संदेश आहे कि सारणी अवध सुकंठी लाभे इहू विरुदु स्वामी साढा गुरु हा अकाळ रूप आहे जो सदैव परोपकारी असतो हे तत्व लक्ष्यात घेऊन गुरुजींनी त्यांची गरजेही पूर्ण केली श्री गुरु अंगद देव जी यांच्या काळापासून प्रचलित परंपरेनुसार गुरुघरात आध्यात्मिक शिक्षणासोबत भक्तांच्या शारीरिक व वेदिक उपचाराची हि व्यवस्था करण्यात आली होती तरुणांना निरोगी आणि सशक्त ठेवण्यासाठी गुरुजींनी हॉलत आखाड्यांना हि संरक्षण दिले गुरुजींची प्रार्थना एकूण राणा पुत्र गुरुजींच्या आश्रयाला आले तो पाणा रुग्ण होता तो पालकीत दिसून आला

मेहरात गावात पोहचली इथे भाई मौमा यांचा मूलागा चौधरी काळे यांनी मनापासून गुरुजींची भेट घेतली चौधरी काळे आपल्या पुतण्या फुल आनि सुंधीली सोबत घेऊन आले होते ती मुले भूक लागल्याने गुरुजी समोर पोटावर मारू लागले गुरुजी हसले आणि म्हणाले मुले काय मागतात ते लंगर मागतात असे चौधरी काळे यांनी सांगीतले गुरुजींनी वचन केले दिले कि त्यांचे वंशज राज्य करतील आणि त्यांचे लंगर अनेक ठिकाणी चालतील बाबा पलांची दोन भाईतरलोक आणि भाई राम यांचा वंशजांनी नागा पटियाला आणि जिंदा जिला जिंद या संस्थानाची स्थानणा केली शेर पंजाब महाराजा रणजीत सिंह हे देखील फुलक्यापेकी महाराजा दुष्पत सिंह जिंदालाचे दुसरे पुत्र होते अशा प्रकारे गुरु साहेबांचा आशीर्वाद खरा ठरला या सर सरदारामुळे पंजाबचे नशीब उजळले सेवेचे वस्तुमान भाई भक्त हे श्री गुरु अर्जुन देवजी यांचे मनसज होते ते सिधुकुलाचे प्रमुख होते भाई भक्ताचा मुलगा भाई गोरा होता हा गुरु हरी राय साहेब माळवे देशात गेले होते तेंव्हा भाई गुरे यांनी अनेक गावात त्यांची सेवा केली गुरुजींचे चार वाहक भाई अजित शे यांच्याशी झालेल्या संभाषणामुळे बारी गावात अडचणी आल्या भाई गोरे यांनी यांच्या माणसाने भाई जसे यांना मारायला लावले ते हे ऐकून गुरूंनी आपल्यासमोर गोरे येऊ नयेत असा आदेश केला भाई गोरा यांच्या विहिरीपासून काही अंतरावर गुरु साहेबांसोबत राहिले त्यांच्या मनात खूप खंत होती त्याला गुरुजींचा आशीर्वाद हवा होता एके दिवशी गुरुजी किरतपूर साहेब साहेबवरून कर्तारपूरला जात असताना गुरुजींचा द्रम आणि इतर उपकरणे मागे राहिली होती मोहम्मद यार खान जो एक हजार स्वारासहत दिल्लीला जात होता जेंव्हा त्याने दौलत उपकरण गुरु हरी राय साहेब तेंव्हा त्यांच्या मनात काय विचार आला मोहम्मद यार खान जो एक हजार स्वारासहत दिल्लीला जात होता जेंव्हा त्याने ऐकले कि तो उपकरण गुरु हरी रायजीचे आहेत तेंव्हा त्याला आपले वडील मुखा मुखलात खान यांच्याशी वैराची भावना निर्माण झाली झाली त्यांनी आपल्या सेनिकांचा गुरु सर्व कपडे आणि उपकरण घेतण्याचा आदेश दिला गुरुजींच्या दर्शनापासून दूर राहणारे भाई गुराजी आपल्या सैनिकांसह घटनास्थळी पोहोचले दोनी बाजूंनी प्रचंड तनाव निर्माण झाला होता तुर्कांना मारून शिखांनी पाशीखांनी पाठवण फिरवली अं भाई गोरे यांनी तुर्कास विठीत धरले विहरीक सुखरूप निघून गेले सुखरूप निघून गेले अशा प्रकारे भाई गोरे यांनी गुरु घरातील मातांना अपमानित होण्यापासून वाचविले वाहिरने हि बातमी गुरुजींना सांगितल्यावर गुरु साहेबांनी भाई गोरेंना त्यांना सांगता आणण्यासाठी घोडे पाठवले जेंव्हा भाई गोरा गुरुजींसमोर गेले तेंव्हा त्यांनी प्रसन्न होऊन भाई गोरा यांच्या सर्व पापांची क्षमा केली श्री गुरु हरी कृष्ण साहेब सिंहासनावर कसे बसले होते? सात जुलई सोलासहे एकषष्ठ रोजी त्यांनी आपला धाकटा मुलगा श्री गुरु हरी कृष्ण याला गुरु नानकांच्या सिंहासनावर बसवले पाच पैसे आणि एक नारळ ठेवला आणि पाच पोथी करून नतमस्तक बाबा बुधळाजीचे पुत्र भाई भाना यांनी अनुयायीचा टिळक लावला या नंतर त्यांचे निधन झाले जन्म दोन जानेवारी सोलाहशे सोळा सोळाशे तीस किरतपूर साहेब रुपनगर पंजाब मुघल सलतनत प्रकाश योजना सहा ऑक्टोबर सोळाशे एकषष्ठ वय एकतीस किरातपूर साहेब मुघल सल्तनत आता भारत धर्म शिकले धर्म शिकलेले अं मुले-राम राय आणि हरी कृष्ण पालक बाबा गुरुदित्ता वडील निहाल कौर आई उत्तराधिकारी - गुरु हरी कृष्ण

हा काई नाई आता जेवण झालं. अच्छा. काय जेवण केलं आज? आज मेथीची भाजी. आणि वरण-भात.

अच्छा. तिकडं मेथी येतीय तुमच्याकडे अजून पण? इथे मेथी उन्हाळ्यात इकडे मेथी नाई येत.

भेंडी बनवलेली. हा. काई नाई ग खूप college च्या आपल्या आठवणी आठवत होत्या. किती मजा यायची नाई का तेव्हा? हो किती छान होत ना. हा धारगाव च college.

हा तुझं मोरे madam ने केलं होत. आणि आमचं कस झालं होत admission आठवतं? आम्ही त सगळेच्या सगळे B ED चे लोक होते. आणि मी एकटीच MSC होती. आणि मग त्यांना घ्यायचं होत admission. त्यामुळे madam घ्या ना तुम्ही madam घ्या ना तुम्ही असं त्यांनी मला force केलं. मग मी आम्ही भेटायला गेलो. पाहिलं मग आवडलं. आणि म तुझं सगळ्यात शेवटी झालं होत न?

हा पण मजा आली. आपण जायचो पण कस. तिथे आपण bus नेच जायचो.

हा. College ला जाता-जाता रस्त्यात भेटलेलो. म्हणजे बघ जेव्हा आपण अकरावी-बारावी ला होतो. तेव्हा आपण cycle नि जायचो college ला. आपलं जे होत college junior college किंवा जी शाळा होती त आपण cycle ने जायचो. म्हणजे ती एक वेगळी संकल्पना होती. अन त्याच्यानंतर अं B. SC ला पण असच कधी bus ने किंवा cycle ने असं गेलो आपण. हा. आणि पण इथे आपण bus ने जायचो. तिथे उतरायचो. आणि एवढ्या लांबून travelling पायी जायचो. काय म्हणजे किती अं कसा अनुभव होता तो. जाताना निंबाची लागायची तिथे. आणि आपण बापरे विचार करायचो अरे कधीतरी थोडस तरी कुठेतरी कुठेतरी सावली लागेल. म्हणायचो नाई आपण. इथे सावली,

हो. आणि सुरवातीला काय झालं कि मी त्या sir सोबतच आले. अं दोन-तीन वेळा admission घायला. म ते fees भरायला. सगळं ते sir न सोबतच आले. म त मला एवढा काय अंदाज नाई आला. नंतर काय झालं माहितीय? आपण जेव्हा आपण यायला लागलो ना bus ने अरे हे submission ए. असंये तसये. आपण काई exam ला आलो होतो. तुला आठवतंय एकदा आपली पहिली unit,

त्यावेळेस मी नव्हते कारण मला बरं नव्हतं.

एका दिवशी आली होती म paper लिहिले म. हा. तर तेव्हा इतकी मजा आली test ला. म्हणजे असं वाटलं कि आपण खूप वर्षांनी परीक्षा देतोय. म्हणजे मला तर असं वाटत. आणि college ची मजा यायची तिथं. आता मी त काय म्हणजे college मध्ये शिकवायचे त्यामुळे मला असं काई वाटत नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर library जायचं.

जास्त interest पण नव्हती. कि आपणच त्यांना हे करायचो कि हा lecture ला जायचं आणि lecture नाई. हा आणि lecture ला हा lecture ला पण मजा यायची. तिथे lecture ला असं वाटायचं काय इथे बसलोय. काय करतोय आपण. म्हणजे तिथे रोज वेगळी गोष्ट असायची. एकदा आपण गेलो होतो. अं याच inspection होत. कुठे nursing college होत ना तिथे?

Nursing college चे inspection होत. एकदम एकदम pin drop silence. सगळीकडे एकदम शांतता. एकदम चकाचक. म्हणलं आज काय झालंय यांचं काय वाढदिवस वगैरे,

खूप मजा यायची म दिवसभर

हो आणि किती आणि एवढेही करून तिथे जे बाग होती ना ती बाग. त्या बागेत बसायची आणि आंब्याची बाग होती. आठवतं? आंबाच्या बागेच्या खाली,

हा. किती असं pin drop silence करून तिथं बसायचो. बसायचं एकदम correct. म्हणजे खरंच मजा होती ती. म्हणजे धारगाव च college आणि तो सगळा experience. पण तस तुझं अकरावी-बारावी च college कुठं होत तुझं?

अच्छा दौंड मध्ये, तुझं शाळेच्या सोबतच कि वेगळं होत?

अच्छा-अच्छा. नाई म आमचं कस होत. आमची शाळेच्या सोबत होत पण शाळा एका ठिकाणी होती. आणि ते college म्हणजे admission घ्यायला लागत होत. शाळा म्हणजे आत त जोडूनच ए. प्राचार्य एकच ए तिथला. पण जोडून होत. पण admission घ्यायला लागत होत त्याला. त आमचं त अकरावी-बारावी च म्हणजे अकरावी-बारावी च कस होत तुझं म्हणजे? शिस्तीतलं होत कि एकदम असं होत college सारखं? नाई खूप आमचे. कन्या school joint होती. मुलांची म्हणजे सगळी मोठी school ए. अशी branch होती ती आहे एक मोठी. शिक्षण संस्था, अच्छा. आमचं पण तसेच होत माहितीये. इतकं अं म्हणजे मला स्वतःला असं वाटायचं कि इतकं शाळेसारखं होत. नंतर अं

आणि आपलं ते punishment होती. जर तुम्ही late झाला ना तर तुम्हाला जवळ-जवळ मी सांगू तुला, अं एक दोन kilometer पाठवायचे ते लोकं.

खूप मजा यायची. हो आमचे sports चे teacher खूप strict होते यार. म्हणजे खरं तर आजच्या तारखेला आणि आज ह्या सगळ्या यांच्यामध्ये अं खूप मजा येते ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना. कि आपण हा आपण कस होतो अन आपली मुलं कशी होती. खूप घाबरायची तुला सांगते. मी त स्वतः इतकी घाबरायची कि बस ह्या सगळ्या गोष्टींना. कि काई हेच नाई त्याच्यात. मज्जाच मजा होते. हम्म काय म्हणते आणखी. अग आणि अं तुझं तुझं तुझं याच college कुठलंय? अं UG च, graduation च? Graduation च बारामतीला केलं होत. Hostel ला राहायचे मी. बारामती.

दौंड मध्ये नाई आम्हाला BSC नव्हतं त्यावेळेस.

नवीन start झालं होत. नवीन start झालं होत. तीन- वर्षांचं झाले होते. पण ते काय एवढं. एकाच हे होत आणि तिथे फक्त chemistry. त्यामुळे मग सगळे जण बारामतीलाच घ्यायचे.

म्हणजे चांगलं होत थोडक्यात हे सगळं.

हा त काई हेच नाई म्हणजे हे. आता आमचं तर हे ना तुला मी सांगते. हे हे जे college होत ना. अं graduation च ते खूप छान होत. वातावरण खूप चांगलं होत तिथलं. म्हणजे अं सगळं शाळेसारखंच होत. आणि college सारखी enjoyment पण होती. म्हणजे सगळ्या प्रकारचे competition व्हायच्या तिथे. त्याच्यानंतर शिक्षक इतकी चांगली होती. म्हणजे मी माझ्या आयुष्यातली ती तीन वर्ष खूप छान होती.

कि असं काई होईल वगैरे. हम्म आणखी काय म्हणते? आणखी काय म्हणते? छान होते. बारामतीत आमचं पण छान होते college graduation. हो मी मी खूप एकलंय. हा actually बारामतीचे college बद्दल.

हम्म आणखी काय म्हणते? बाकी बाकीचं कस होत? म्हणजे नाई नाई college च कस होत तुमचं म्हणजे schedule काय होत? कधी तुमचं, Schedule आमचं college अकरा वाजता, अकरा ते पाच.

असं होय.

आणि practical कधी असायचं तुमचं? Practical सगळे batches ठरलेले, कधी सकाळी कधी अं दुपारची batch. अच्छा. कधी सकाळच्या batches होत्या कधी दुपारच्या.

पहिले तीन math ची असायची हा म ते math ची असायची. अन त्याच्यानंतर physics chemistry आणि मग बस त्याच्यानंतर first year ला असं होत. second year physics chemistry electronics. Second year ला आम्ही chemistry काढून टाकलं. ठीके? electronics अन physics अन math ठेवलं. Finally यायला मग electronics च ठेवलं. physics अं आणि math दोनी काढून टाकलं. पण माहितीये maths च maths इतकं असं छान वाटायचं maths. त माझी चूक हि झाली. माझं maths इतकं चांगलं होत. मला ninety वगरे असे mark होते maths ला.

Electronics घेतलं हो घ्यायला पाहिजे. म्हणजे मला आज कधी-कधी असं वाटत कि मैत्री कशी असते college ची. सगळ्यांनी एकच subject घेतलाय म्हणून मीपण तोच subject आम्ही पण तसेच केलं. Actually मला botany नव्हतं घ्यायचं. Zoology घेतलं असत ना तर आणखीन जास्त चांगलं carrier झालं असत. सगळ्यांनी botany घेतलं म मीपण botany.

हा म माझी चुकी झाली ना. म सगळंच गडबड झाली सगळ्या गोष्टींची. इतकी खतरनाक गडबड झाली. पुढे सगळं disturb म्हणजे आता मला कधी-कधी असं वाटत. आता मी कुठला interview दिला होता. चांगलं package होत पण ते MSC math नव्हतं ना ग. मी नंतर math साठी form पण भरला होता. पण काय ते university ने reject केला. हो मी graduation BSC math करण्यासाठी form भरला होता. पण त्यांनी university ने reject केला. ते काहीतरी documents complete माझं certificate नव्हतं भेटत. SY च mark sheet नव्हतं भेटत. हो. मिळालं ते नंतर पाठवलं पण त्यांनी reject करून टाकला form कि जे असं होत. हे सगळ्या अशा होतात. पण ते इतकं छान होत ते वातावरण. आणि दुसरं relax होत. म्हणजे, कधीही मला BSC ला असताना काई वाटलं नाई. कि college मध्ये असताना कधी tension वगैरे असे काई प्रकार नव्हते. अन त्याच्यात तेवढंच hectic MSC होत. MSC ला खूप जास्त assignment, खूप जास्त, अभ्यास फारच अभ्यास. बापरे पुण्यात म्हणजे पुण्यापेक्षा पुण्याच्या वातावरणापेक्षा ते वातावरण पेक्षा ते जो atmosphere create करून ठेवला होता ना. खतरनाक. आता वाटत कि, मुलांना घाबरवण्यासाठी आपण जस करतो ना असा करा नाई त असं होईल. तसच. आणि माहितीये म्हणजे मला असं वाटत कि पुढे जी तीन वर्ष होती ना college ची. तीच छान होती. बाकी त मुलांना,

तुला सांगते आम्ही common-off घेऊन movies ला सुद्धा जायचो.

अगं एकदा असच सगळ्यात मोठा joke सांगते तुला मी. आमचं physics च ए ना physics second year असताना अं कुठला movie लागला होता. आणि आम्ही physics चे आमचे ना अं आम्ही physics च्या sir ना सांगितलं, कि sir कोणीच नाहीये. सगळी गेली बाहेर असं झालं. एक डिड वाजता lecture असायचं. आणि आम्ही sir ना सांगितलं आमची चाललो आता. आम्ही पण चाललो कोणीच नाहीये. पाचच जणी आहे. इतका मोठा class. त्याच्यातून पाच जणांचं थोडी lecture घेणार. Sir म्हणले ठीकेय आता कोणी नाहीये त तुम्ही पण जा. आणि आम्ही movie ला गेलो. आम्ही त्यादिवशी balcony चे ticket संपले होते. आम्ही family त बसलो. ठीकेय? आणि, आणि आम्ही पुढे बसलो पाहतोय मागे त आमचे sir. ते आम्हाला कधी लक्षात. आणि अशा शिट्ट्या शिट्ट्या चालल्या. त्या शिट्ट्या कोण मारताय पाहतो त sir.

म काय हसून-हसून. नाई ते तशे नव्हते. चांगलेय ते. म्हणजे अजून तशेच चांगलेय. भेटले तरी खूप छान बोलतात. म्हणजे त्यांच्या हिशेबाने अं विद्यार्थ्याने सगळ्या-सगळ्या-सगळ्या phases ए त्या सगळ्या enjoy केल्या पाहिजे.

असं-असं-असं नाहीये की फक्त आपलं हेच केलं पाहिजे कि फक्त अभ्यासाचं केला पाहिजे. असं नाहीये. सगळ्या विद्यार्थ्याने सगळ्या phases enjoy केल्या पाहिजे. नाई आमच्या college मध्ये तर आम्ही एकदा common-off घेतला. आणि एक मुलगा होता तो गुजरात चा का अहेमदाबादचा. अन तो मुद्दामून का एकटाच जाऊन बसायचा. त्याचे घ्यायचे म lecture. मुद्दामून, नाई आमच्याकडं असं होत common-off घ्यायचा आणि जर कोणी सापडलं त्याच्यात lecture झालं. त तो boycott हम्म म तो इकायचाच नाई. तो एकटाच राहायचा ना सगळं. हम्म म तुम्हाला त्रास देता नाई आला त्याला. मला आम्हाला लै आम्ही खूप expert होतो त्याच्यात. त्रास कसा द्यायचा माहितीये? मग ए ना मग त आम्ही काय आम्ही तिथलेच होतो ना आम्ही त कधी पण बनार lecture ला. त्यांना माहिती होत. आम्ही त मी अशी व्यक्ती होते कि मी, एकही गोष्ट कधीच बुडवली नव्हती. म्हणजे माझं record होत. पण common-off घेतल्यावर मी भलेही college मध्ये बसेल. पण असं बुडवून देणार नाई.

कि बस काई त्याला असं हे नाहीये. हम्म म्हणजे आता ते धारगाव च आठवलं. धारगाव च कस ग काय-काय कस project कशे शोधात होतो. काय-काय करत होतो. कशे करत होतो.

ए तू आणि अनु होती ना? तो पण होता ना दुसरा मुलगा? हा तिघ-तिघ. हो तीघं होतो. काहीच नव्हतं ना.

काहीच नव्हतं तसंच करायचो. B. ED च्या ह्याच्यावरतीच करायचो. हो. ते म्हणजे खूपच हे होत. त्या गोष्टी. B. ED च्या त B. ED च्या पण. आणि दुसरं म्हणजे difficult होत ग. ह्या सगळ्या गोष्टी.

ते असं आहे पण college च जे वातावरण होत ना ते ते आज नाहीये. ते कितीही विचार केला ना. त तिथं कट्ट्यावरती बसलं ना. म तो चहा पिणं. म तो समोसा खाणं. आज होतय का आपल्याला एव्हडं relax होऊ शकतो का आपण. नाई मनात इतके विचार येतात. College आपण college मध्ये गेल्यानंतर निवांत. मला त माझं पाहिलं असायचं कि आपली आपण जायचं entry करायची. बसायचं. बस. आणि म बसल्यानंतर class मध्ये जाऊन बसायचं निवांत. आता काई tension च नाई.

हा त्याच त काई हेच नव्हतं. आणखी काय म्हणते आणखी काय चाललंय?

निवांत? म्हणजे college च्या आठवणी इतक्या छान ए कि माणूस एक तास काय दोन तास बोल शकतो. शकतो आणि असं नाहीये college च तसच नाई. सगळीकडे तसेच ए college च माहितीये. म्हणजे, हो सगळीकडे सगळ्याच college च्या आठवणी असं कि आपण धारगाव ला कस बसायचो झाडाखाली. म तिथे tiffin खायचो.

आंब्याची झाड म्हणजे कस आणि किती किती घनिष्ट मैत्री झाली थोड्याच दिवसात.

नाई का आधी college केलाय हा एकत्र असच वाटायच. हो आणि मग खूप सुंदर दिवस होते college चे खरंच छान होते. हा चल चालेल म मी ठेवते. हा वाजे वाजे आडनाव होत ना त्याचा वाजे?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

खिडकी लगतच होत ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असे लसलशीत हिरवंगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता त्या काळात त्या भागात एकाच एकूणच उन्हाळा जास्त असं म्हणत तापून जाई आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसेल जी काही झाड आसपास होती मरूम आणि काळपट हिरवी दिसत आणि पानसर तर परिसरात कुठंच नव्हती सगळीकडे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 त्या झाडाखाली काळीभोर सावली असे मोरीच आणि सगळं त्या झाडाला जाई त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच उलते त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले आज इथे दिसलेला शंख उद्या तिथं दिसे रात्रीतून तो बराच सरकलेला असे लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगायींची वस्ती आहे इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगायींची मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असही पाहिलं की त्या गोगलगायी शंख पाठीवर घेऊन त्या चालतातच परंतु त्या झाडावरही चढतात फांदीवर चिकट रंगानं वर बसलेल्या गोगलगायी पाहणं यांचा प्रवास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

पक्षांना जगण्यासाठी नवीन आश्वासक निमंत्रण दिल होत ते आश्वासन कंठपटी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या फक्त